हाय इथं ही बेकरी दिसत आहे आणि अनेक प्रकारचे अनेक फ्लेवर्स चे केक दिसत आहे अतिशय सुंदर आहेत.

ही एक लायब्ररी दिसत आहे व अनेक प्रकारचे पुस्तकही हायेत विद्यार्थी तिथं पुस्तक घेण्यासाठी आलेले दिसत हायेत इथं खूप सारे पुस्तकांचा साठा दिसत आहे.

हे एक गार्डन दिसत हाये व इथे अनेक प्रकारची खेळणीही दिसत हाये लहान मुलांसाठी ही अतिशय छान आणि सुंदर अशी जागा आहे लहान मुलांचे खेळणी अतिशय छान आहेत.

इथे एक आजी बाबा बसलेले दिसत हायेत व हे एक भारतीय स्टेट बँक हायेत व आजी बाबा त्यांचे काही काम करण्यासाठी आलेले दिसत आहेत व एक व्यक्ती ही आणखीन दिसत --